छायाचित्रामध्ये दिसणारे दृश्य हे एका झोक्याचे आ --

छायाचित्रामध्ये दिसणारे दृश्य हे एका कार्यक्रम स्थळाचे आ --

व सोनेरी रंगाचा दोराही बांधलेला दिसत आहे.

व काही माणस खुर्चीवर बसलेलीही दिसत आहे.

या छायाचित्रामध्ये दिसणारे दृश्य हे एका नदी पात्रातील पुलाचे आ--

आणि त्या पुलाखाली नदी वाहत आ--

व त्या पुलावर दुचाकी हि उभी असलेली दिसत आहे.

व दुकानामध्ये माश्याचे सूचना फलक हे लावलेले दिसत आ--

छायाचित्रामध्ये दिसणारे दृश्य हे एका सामानाची पिशवीच्या दुकानाचे आहे.

या छायाचित्रामधे दिसत असलेले दृश्य हे एका घराच्या बांधकाम चालू अस --

शुद्ध खनिज तेलाच्या साठा असलेल्या ठिकाणाचे आहे.